सगळे आहे पोरी बी आहे. चीकु, धडकन, नमीता

साय सा सायली बी आहे. हा नाहीए ना? ते नाहीए त्याला नाही घेतलं ह्या बारचीनी हम्म ते काही कामाची पण नाहीए.

आसुन नसल्या सारख आहे त्याच्यामुळ नाहीच घेतलं. हा माहीत हेना?

हा फक्त गृप मधल्या नको पाहु अं आपल्या गृप आरे गृप मध्ये काही खरं नाहीए.

हा बाकी बाकीच्या तर आपल्या गृपच्या बहिनी आहे. हा ओमच्या घरी येतोच मी निघलो आता गॅरेज हुन. तु पण ये मग लवकर. ते कपडे घेऊन ये ना. ते ते जॅकेट आणि ते बुट पण घेऊन ये ना. ठिक आहे ठिक आहे टोपी पण घेऊन येऊ का? cap नको ते जॅकेट जॅकेट घेऊन ये तुला काही आनायचं आहे का इकडुन? नाही नाही मग ते जॅकेट घेऊन येऊ का फक्त? हा ते जॅकेट आणि shoes तुला ते transperant वाला goggles घेऊन येतो मी लागला तर. हा ठिक आहे ठिक आहे ये घेऊन. हम्म विकासला बी घे बरं संग त्याला त्याची कुठ जायचं आहे? अंबेसीडर ला जायचं आहेना? नाही रे जनतासेवा का कोणती हॉटेल नाही आहे का तीकडं जायचं आहे. साई नोवेल्टी ला जाऊ ना तीथं चांगलं आहे.

गायत्री मेवाड़. हा कुणी हा मी गेलेलो नाही आजुन तीथं मग आता त्याच्याबद्दल ते पण चांगलंच होत टेस्ट पण भारी आहे आणि पोरी पण आणि बील बील कसं होतं. बील काय आहे एवढ नसतं contry नई पण तरी बी किती जातं ते. समजा दहा पंधरा जनाचं किती जातं? दहा पंधरा जनांच बाराशे रुपये हजार रुपये.

बाराशे हजार रुपये जास्तीत जास्त. per person चे? अं नाही रे भो सगळ्यांचे मिळुन भो. अच्छा पण मग व्हेज आहे की नॉनव्हेज ते गायत्री मेवाड

आरे यार ह्या वेळेस आपल्याला नॉनव्हेज खायचं होतं नारे भो. आरे भो आपण नॉनव्हेज नाही खात ना तुला माहिती आहेना. हाव यार आपल्या गृप मध्ये तीन चार वेळानी झाले नॉनव्हेज खाते. मग तुम्ही तुमच्या पुरतं खाशाल नॉनव्हेज आता मी, चमन, ओम्या

स्वाती, आन भाबत

दिपक दिपक दिपक, रीशी विक्की पण खातो आणि मग सायली पण खात असंन. नाही ना सायली नाही खात ना.

बाकी तुम्ही मग सायली, चीबु, धडकन

तु, विकास तुम्ही आपुन आर्धे आर्धे झालो यार. आर्धे व्हेज आन आर्धे नॉनव्हेज झालो. मग कुठे मग आर्ध आर्ध माघवु मग. अं कसं करायचं रे मग काय वाटतं तुला? आता सगळ्या पोरांना विचारु आपलं काय आहे आपण काही बोलु शकत नाही. मला तर वाटतय भो आपण सगळ आर्ध आर्ध

म्हणजे आपला सोनु पण आहेना सोनु पण नॉनव्हेज खात असनं. हा सोनु बी नॉनव्हेज खातो. म म्हटलं घेऊ मग. तुम्ही नॉनव्हेज खा मी व्हेज खातो. हा मग तसंच करावा लागनं आपल्याला. आम्हाला नॉनव्हेज खावा लागन आणि तुम्ही व्हेज खा. तु पहिल्या पासुन नाही खात कारे भाई नॉनव्हेज?

तु खायचा का पहिले? हा पहिले लई आवडायचं आवडायचं मला.

आता पुर्ण घरच नाही खात का तुमचं नॉनव्हेज हा पहीले फक्त घरचे पण आता माझाच मुड नाही तसा खायचा. अच्छा अच्छा मला वाटलं तु पण आता, मला वाटलं तुम्ही अं खाते ना रे पण तुमच्या caste मध्ये खातेना लोकं असं काही नाही. हा नाही नाही असं काही नाही खातात. आरे आपली caste एकच आहे ना भो.

हा खाते हल्ली पण आता नाही खात. म्हणजे सोडलं आता सगळ्यांनी, म्हणजे म्हणजे मी विकास तर पहिलेच नाही खात. हम्म विकास पहिल्या पासुन नाही खात का?

काय यार त्याची नॉनव्हेज न खाता बॉडी चांगली आहे.

मग या मग तु हा दोन तीन वेळा तीन मिनीटात पोचतो ना भो तीथं आता. हा ठिक आहे ठिक आहे. ये मग तीन मिनीट लागल फक्त मला बस चा timing रस्त्यानीच आहे आता तीन मिनीटच लागनं फक्त. किती पाऊस घान करतो यार एक तर तु पाई असा आणि मग मागुन पुर्ण चिखल उडतो. हाव यार पुरं पाय पावसा पाण्याचे लई बेजार होत्या तु बरोबर बोलला हे. आता आता जया उन पडेल हे त्याच्यामुळ म्हटलं चला लवकर.

नाही तर मग पाऊस आला तर माहिती आहे. मागच्या वेळेस बी पाऊस आलाच होता. त्याच्यात तुही गाडी बंद पडली होती. हा आपण तीकड मोमोज खायला जातोना ते पण भारी होतं यार भो.

आपण ते नाही का किकु टोमी हा. ते मोमोज पण चांगले होते हं. ते बी चांग पण छोटा spot आहे ना रे ते. आपण दहा पंधरा

जागा बी नाहीना. पण मोमोज काय आहे एक दोन जनात ठिक वाटतं. आसे मोठे दहा पंधरा जनं म्हटलं की मोठी party पाहीजेना. हा नाही तेच म्हटलं रे भो ते चांगल. हम्म ते मग ते कसं येतानी ये घरुन येतानी थोडे दोन दोन घास खायला बरं वाटतं ते. मोमोजचे. मग फिरायला पण जायचं ना आपल्याला? फिरायला जायचं आहेना. आपल्या तीकडं जायचं याला हाव का? मग त्या धरनाला जायचं पाणि आलं म्हणते ना त्याला आता मस्त जाऊ तिथं भिजु फोटो काढु.

हा आता त्यांना घेतलच नाही ना रे संग त्यांना घेतलं बी नाही आपण.

आता काही विषय नाही आपण आपलेच काढायचे टाकायच्या मस्त स्टोर्या टाकायच्या लोकायच्या जळवायच्या. हा बरं मजा येती मग मुड पण चांगला आहे. सिझन पण चांगल आहे. सगळ एकदम चांगलं चालु आहे काहीच विषय नाहीए. हाव ये मग तु लवकर भो आपण हा आता पोहचतो मी जवळ जवळ तु बी ये, जवळ जवळ पोहचलो आहे मी. तु बी आवर गिवर लगे मस्त.

हाव ते आहे भो सगळ ते विकास आला का घरी? हा आला तो आता त्याला घेतो तुझं जॅकेट काढलं मी हा ते जॅकेट आणि शुज घे मी तुला ते गॉगल घेऊन येतो ट्रांसपरंट वाला. हा बरं ठिक आहे. छोटु पण येणार करे? आणि ऐक ना ते गाडी मध्ये सामान घेऊन घे बरं का?

ते आपलं सामाइन बी घेऊन घे. कसं आहे कधी बी काम बिम पडलं तर आपल्याला लागन बी सांगता नाही येत काही.

हा चालतं निघ निघ चालन निघ ठीक आहे ठेव.

एकिणीशे चौर्‍याण्ण्व मध्ये देखील खान ने माधुरी दीक्षित सह अभिनेत्री असलेल्या अंजाम मधील एका वेड सर प्रियकराच्या भूमिकेसाठी filmfare सर्वात उत्कृष्ट खलनायक पुरस्कार जिंकला त्यावेळी मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट सृष्टी आग्रगन्य व्यक्तीच्या कारकिर्दीसाठी विरोधी भूमिका करणे धोकादायक मानले जात असेल अर्नब रे यांनी नंतर खानला वेडा जोखीम घेण्याचे श्रेय दिले आणि लिफाफा ढकलून अशी पात्र साकारण्याचे श्रेय दिले ज्याद्वारे त्याने कार्यकिर्द

दिग्दर्शक मुकुल s आनंद यांनी त्यांना त्यावेळी industry चा नवा चेहरा म्हटले होते

खानने एकिणीशे पंच्याण्णव मध्ये सात चित्रपटांमध्ये काम केले त्यापैकी पहिला राकेश रोशनचा कारण अर्जुनाचा melodramatic thriller होता सलमान खान आणि काजोल सह अभिनेता हा भारतातील वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला त्यावर्षीचा त्याचा सर्वात महत्त्वाचा release आदित्य चोप्रा चा दिग्दर्शनातिला पदार्पण त्याने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ज्यामध्ये त्याने एका तरुण अनिवासी भारतीय NRI ची भूमिका केली होती जो संपूर्ण Europe प्रवासादरम्यान काजोल पात्राच्या प्रेमात पडला होता खान सुरुवातीला प्रियकराची भूमिका साकारण्यात संकोच करत होता परंतु या चित्रपटाने त्याला romantic hero म्हणून स्थापित केले समीक्ष आणि लोक या दोघांनीही त्याचे कौतुक केले हे भारतातील अनेक पर देश वर्षातील सर्वाधिक कमाई करणारे उत्पादन ठरले आणि मग office india ने all time blockbuster म्हणून घोषित केले अंदाजे दोन च्या अ जीवन कमाई सह billion जगभरात

मराठा मंदिर theatre मध्ये दाखवले जात आहे चित्रपटाने दहा film fare पुरस्कार जिंकले ज्यात खानच्या दुसऱ्या सर्वकृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारांचा समावेश आहे दिग्दर्शक आणि समीक्षक राजा खान ने एक उत्कृष्ट कामगिरी दिली आहे एकोणीशे नव्वदच्या च्या दशकातील प्रियकराला मोठ्या खिदायानी

कामगिरी सहज त्याने non active सारखीच आहे

romantic comedy मध्ये आदित्य पांचोळी आणि जुही चावला यांच्या बरोबरच्या भूमिकेने त्याला सर्वात उत्कृष्ट अभिनेतातील film fare

नंतर एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्याने सुभाष घई यांच्या discoric theme असलेल्या परदेस या सामाजिक नाटकात भूमिका केली ज्यामध्ये

india tour united status मध्ये यशस्वी झालेल्या पहिल्या प्रमुख bollywood चित्रपटापैकी एक म्हणून उद्धृत करते खानचा एकोणीशे सत्त्याण्णव मधला अंतिम release हा लोकप्रिय संगीतमय romance दिल तो पागल है मध्ये यश चोप्रा सोबतचा दुसरा सहयोग होता त्याने माधुरी दीक्षित आणि करिष्मा कपूर यांच्यातील प्रेम त्रिकोणात अडकलेल्या stage दिग्दर्शक राहुलची भूमिका साकारली चित्रपट आणि त्याच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले खानला film fare मध्ये तिसरा सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला खान यांनी तीन चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक विशेष भूमिका साकारली वर्षातील त्याच्या पहिल्या release मध्ये त्याने महेश भटच्या action comedy duplicate मध्ये जुही चावला आणि सोनाली बेंद्रे यांच्या विरुद्ध दुहेरी भूमिका साकारल्या यश जोहर च्या धर्मा production च्या निर्मिती company सह याच्या अनेक सहकाऱ्यांपैकी पहिला चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण india tour ने खानच्या दमदार अभिनयासाठी कौतुक केले त्याच वर्षी दिल से मधील एका रहस्यमय दहशतवादाचा मनीषा कोयराला मोह निर्माण करणारा all india radio वार्ताहर म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल खानने टीका केली मणिरत्नम यांच्या दहशतवादी चित्रपटांचा तिसरा भाग

तो काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत प्रेम त्रिकोणात सामील होता लेखिका अंजना मोतिहारचंद्र यांनी या चित्राचा एकोणीशे नव्वद च्या दशकातील blockbuster म्हणून उल्लेख केला आहे जो romance comedy आणि मनोरंजनाचा potcory आहे खानने सलग दुसऱ्या वर्षी

पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला जरी तो आणि अनेक समीक्षकांचा असा विश्वास होता की त्याच्या कामगिरीवर काजोल ची छाया पडली आहे त्याच्या कार्कीद्रीच्या या टप्प्यातील भूमिका आणि त्यानंतर आलेल्या romantic comedy आणि कौटुंबिक नाटकाच्या मालिकेने खानला प्रेक्षकांकडून विशेषतहा

यश चोप्रा, आदित्य चोप्रा आणि कारण जोहर यांच्याशी त्यांचा सतत व्यावसायिक संबंध राहिला ज्यांनी त्यांची प्रतिमा तयार केली आहे त्यांना superstar बनवलं खान कोणत्याही सहकालाकारांचे चुंबन न घेता एक romantic आघाडीचा माणूस बनला जरी त्याने यश चोप्राचा जोरदार आग्रहानंतर दोन हजार बारा मध्ये हा नियम मोडला

new चित्रपट बादशा होता त्यामध्ये त्याने ट्वीनकल खन्ना विरुद्ध भूमिका केली होती जरी चित्रपटाने box office वर कमी कामगिरी केली त्यामुळे त्याला comic role मध्ये सर्वात कष्ट कामगिरीसाठी film fare award नामांकन मिळाले गोविंदा कडून हरले पण एकोणीशे नव्व्याण्णव मध्ये अभिनेत्री जुही चावला आणि दिग्दर्शक अजिज मिर्झा यांच्या सहकार्याने ड्रीमस unlimited नावाच्या निर्मिती company साठी

खान आणि चावला अभिनेत company चे पहिले उत्पादन फार भी दिल हे हिंदुस्तानी दोन हजार व्यावसायिक उपयशी ठरले काहो ना प्यार हे च्या एका आठवड्यानंतर release झाला होता त्यात ह्रितिक रोशन अभिनीत होता तो त्या वेळेचा एक नवोदीप होता ज्यावर समीक्षकांचा विश्वास होता की खानची छाया पडली आहे ladies dot com च्या स्वप्ना मित्तल यांनी खानाच्या अंदाजानुसार वागणुकीबद्दल सांगितले खरं सांगायचं तर त्याने त्याच्या अभिनयात थोडासा नवीन पणा आणण्याची वेळ आली आहे

अमृत खान नावाच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका करून तामिळ भाषेत प्रदार्पण केले हसन सोबत काम करण्याची इच्छा असल्याने त्याने

खानच्या कामगिरीबद्दल the हिंदू च्या team कृतिका बेदी यांनी लिहिले शाह रुख खान नेहमीप्रमाणे एक निर्दोष कामगिरी घेऊन घेतो